याच्या मध्ये लाइनी मध्ये लोक उभी आहेत पैसे काढण्यासाठी आत मध्ये माणुस तो गेलेला आहे त्याच काम चालूय.

वरतून जो पुल आहे जो की नदी पार करण्यासाठी त्याच्यातुन नदीच्या नजाराचा फोटो काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते आर्ध गाव पण आलेल आहे.

ते छपाई यंत्र काम करत आहे.

आणि तो एक मुलगा त्या छपायंत्रा ला चालवतोय अशे दोन यत्रंना आणि तो मुलगा काम करतानी दिस --

कुणी हाताचा कुणी पायाचा कुणी दंडाचा तर कुणी कंबरेचा व्यायाम करतय.